आणि इथं झाड आहेत आणि एक बस स्टॅन्ड दिसतंय.

फोन वर बोलत बसलेल आहे पायावर पाय ठेऊन माणूस.

आणि एक हॉटेल दिसत आहे.

या फोटो मध्ये दिसत आहेत वायर.

आणि त्याला शटर आहे आणि त्याच्या बाजूला अनेक दुकान आहे.

या फोटो मध्ये दिसत आहे एक स्कुटी इथं पुढे.

एक धाकट बिल्डिंग एक मोठ बिल्डिंग आहे.

फोटो मध्ये दिसत आहे एक दुकान.

हा फोटो मध्ये दिसत आहे एक हॉटेल हॉटेल मध्ये आहे एक टेबल्स .

टेबल वर सारे ग्लास आहेत.

नाय नाय इथ काय कुट--

आणि झाड आहेत आणि इथं गाड्या आहेत.